लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत डेटाबेस मेनटेन करणे त्याच्या रचनेत बदल करणे तो डिफ्रॅगमेंट करणे आणि त्याचा बॅकअप घेणे डेटाबेस मेनटेनन्स डेटाबेस च्या संपूर्ण कालखंडात आपल्याला तो अद्ययावत विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काम करावे लागते
यामधे डेटा अद्ययावत ठेवण्यासाठी दाता स्ट्रक्चर बदलणे फॉर्म्स अपडेट करणे यासारख्या गोष्टी येतात
मागील पाठात बनवलेले लायब्ररी डेटाबेस चे उदाहरण पाहू
ह्या डेटाबेसमधे बुक्स मेंबर्स आणि बुक्स इश्यूड ही टेबल्स होती
डेटाबेसच्या रचनेवर आधारित फॉर्म्स क्वेरीज आणि रिपोर्ट्स बनवले होते
नंतर डीव्हीडीएस आणि सीडीएस सारखी इतर माध्यमे समाविष्ट करून लायब्ररी डेटाबेस वाढवला होता
लायब्ररी ची रचना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यात काही बदल केले
त्यासाठी मीडिया नावाचे दुसरे टेबल समाविष्ट केले
डीव्हीडी आणि सीडी ची माहिती मीडिया टेबल मधे संचित केली
आवश्यक तेव्हा असे बदल केल्यामुळे आपला डेटाबेस अधिक उपयुक्त आणि अद्ययावत झाला
टेबल मधील बदलांप्रमाणेच सहज वापरासाठी फॉर्म्स मधे बदल आवश्यक असतात
किंवा नव्या टेबलची रचना समाविष्ट करण्यासाठी नवे फॉर्म्स बनवावे लागतात
उदाहरणार्थ जर आपल्याकडे बुक्स दाता भरण्याचा फॉर्म असेल तर डीव्हीडीएस आणि सीडीएस चा डेटा भरता येण्यासाठी त्यात बदल करू शकतो
येथे बुक्स डीव्हीडीएस किंवा सीडीएस पैकी मीडिया चा टाईप निवडण्यासाठी ऑप्शन ची बटणे समाविष्ट करू शकतो
किंवा डीव्हीडी आणि सीडी संबंधित डेटा भरण्यासाठी संपूर्ण नवा फॉर्म समाविष्ट करू शकतो
तसेच डेटाच्या रचनेतील बदलामुळे संबंधित क्वेरीज आणि रिपोर्ट्स सुद्धा नवे लिहावे किंवा बदलावे लागतील
काही वेळा सध्याच्या टेबल रचनेत बदल करावे लागतात
उदाहरणार्थ लायब्ररीमधील सर्व मेंबर्स ची सूची असलेले मेंबर्स टेबल घेऊ
सध्या त्यात फक्त त्यांची नावे आणि फोन नंबर्स संचित आहेत
आता जर त्यांचे पत्ते आणि शहर संचित करायचे असल्यास आपल्याला मेंबर्स टेबल ची रचना बदलावी लागेल
त्यासाठी एसक्यूएल सिंटॅक्स वापरू शकतो
अल्टर टेबल मेंबर्स एड एड्रेस टेक्स्ट एड सिटी टेक्स्ट अशाप्रकारे अल्टर टेबल स्टेटमेंटने दोन नवे कॉलम्स समाविष्ट होऊन टेबलची रचना बदलेल
एड्रेस आणि सिटी हे नवे कॉलम्सTEXT डेटा संचित करतील
टेबलची रचना बनवणे किंवा त्यात बदल करणे ह्याबाबतच्या अधिक माहितीसाठी hsqldbओआरजी ह्या वेबसाईटला भेट द्या
स्क्रीनवर दाखवलेला यूआरएल एड्रेस वापरा
आता बसे डेटाबेस विश्वसनीय कसा ठेवायचा ते पाहू
कधीकधी बसे ला कमी रेकॉर्डस ठेवण्यासाठीही खूपच जास्त मेमरी लागते
ह्याचे कारण बसे डेटाबेसला किती मेमरी लागेल याचा अंदाज बांधतो
आणि आपल्याला टेबलमधे दिसणारा डेटा योग्य त्या क्रमाने मेमरीत साठवला गेलेला नसतो
कारण टेबलमधील डेटा विविध वेळेला भरला गेल्यामुळे त्याची मेमरीतील साठवण योग्य क्रमाने नसते
जसा लायब्ररीतील पुस्तकांच्यासाठी कॅटलॉग वापरतो तसा टेबल डेटासाठी इंडेक्स वापरू शकतो
कॅटलॉग केवळ पुस्तकांची सूची देत नाही तर त्यांची जागा देखील संचित करतो
तसेच डेटा सहजपणे शोधण्यासाठी टेबल इंडेक्सेस बनवू शकतात
पणindexes देखील खूप मेमरी वापरतात
कधीकधी डिलिट केल्यावरही टेबल दाता पूर्णपणे पुसला जात नाही
तो डेटा टेबल इंडेक्सेस पासून वेगळा केला जातो
पण जोपर्यंत नवा डेटा समाविष्ट होत नाही तोपर्यंत ती जागा व्यापलेलीच राहते
डेटाबेसमधे मुळात जास्त डेटा संचित केलेला नसला तरी आकार वाढत जातो
बसे ने डेटाची चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी डिफ्रॅगमेंटिंग हा पर्याय दिला आहे
जो डेटाबेस डिफ्रॅगमेंट करायचा आहे तो उघडावा लागतो
लिब्रिऑफिस बसे विंडोमध्ये टूल्स मेनू आणि नंतर एसक्यूएल ह्या सुब मेनू वर क्लिक करा
ही कमांड एसक्यूएल विंडो मध्ये टाईप करा
चेकपॉइंट डिफ्रॅग ही एसक्यूएल कमांड डेटाबेस फाईलमधील अनावश्यक माहिती काढून टाकेल
हे प्रथम डेटाबेस बंद करेल
डेटाची नीट व्यवस्था लावून डेटाबेस पुन्हा उघडेल
एसक्यूएल विंडोमधे दुसरी कमांड देखील वापरू शकतो
शटडाउन कॉम्पॅक्ट
येथे फरक एवढाच आहे की ही कमांड डेटाबेस पुन्हा उघडत नाही
डिफ्रॅगमेंटिंग वरील अधिक माहितीसाठी hsqldbओआरजी वेबसाईटवरील चॅप्टर 11 वर जा
डेटाबेस सुरक्षित ठेवण्यासाठी बॅकअप बद्दल जाणून घेऊ
काही कारणांनी आपण डेटाबेस गमवू शकतो
संगणक crashहोणे हार्ड डिस्क खराब होणे किंवा विरल इन्फेक्शन होणे
बेसमधील रिकव्हरी विझार्ड वापरून डेटाचे नुकसान कमीत कमी ठेवता येते
डेटाबेसचा मधूनमधून backupघेत राहणे ही चांगली सवय आहे
हे अगदी सोपे आहे
डेटाबेस फाईलची आणखी एक कॉपी घेऊन ती सेकंडरी स्टोरेज म्हणजे बाह्य हार्ड डिस्क्स सीडीएस किंवा डीव्हीडीएस फ्लॅश ड्राइव्हस मधे संचित करता येते
लायब्ररी डेटाबेसचा बॅकअप घेण्यासाठी libraryओडीबी ही फाईल कुठे सेव्ह केली ते शोधा
नंतर कॉपी करून दुस या हार्ड डिस्क किंवा फ्लॅश ड्राइव वर पास्ते करा
कॉपी आणि पास्ते कृतीने संपूर्ण डेटाबेसचा बॅकअप घेतला जातो
ज्यात दाता स्ट्रक्चर्स दाता फॉर्म्स क्वेरीज आणि रिपोर्ट्स चा समावेश होतो
बॅकअप किती वेळा घ्यावा
डेटाबेसमधील डेटा किंवा त्याची रचना ह्यात कितीवेळा बदल होतो ह्यावर ते अवलंबून आहे
म्हणजेच कितीवेळा डेटा समाविष्ट अपडेट किंवा डिलिट होतो
किती वेळा टेबल स्ट्रक्चर्स फॉर्म्स क्वेरीज आणि रिपोर्ट्स ह्यामध्ये बदल होतो
डेटाबेस वापरण्याच्या वारंवारतेवर दररोज किंवा आठवड्याने बॅकअप घ्यावा
असाईनमेंट एड्रेस आणि सिटी हे नवे कॉलम्स समाविष्ट करण्यासाठी मेंबर्स टेबल आल्टर करा
दोन्ही कॉलम्सचा डेटा टाईप टेक्स्ट ठेवा
तसेच मेंबर्स टेबल दाता एंट्री मोड मध्ये उघडा
एड्रेस आणि सिटी साठी सँपल डेटा समाविष्ट करा
शेवटी लायब्ररी डेटाबेसचा बॅकअप घेऊन तो फ्लॅश ड्राइव वर किंवा उपलब्ध असल्यास दुस या हार्ड डिस्क वर सेव्ह करा
डेटाबेस मेंटेनन्स ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण शिकलो डेटाबेस मेनटेन करणे त्याच्या रचनेत बदल करणे तो डिफ्रॅगमेंट करणे बॅकअप घेणे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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद